एक बिल्डिंग आहे इथे टीव्ही काडलेली आहे काही विंडोज आहे एक झाड आहे काही वर लायटिंग लागलेलय काहीतरी स्टिल चे --

एक शॉप आहे तिथे बाया उभ्या आहे माणस उभे--

काही चक्क्या आहेत आणि काही मशिना ठेवलेल्या आहे एक मुलगा उभा आहे.

आणि झाडे आहेत झाडे आहेत फुले आहेत आणि एक माणसे आहेत बिल्डिंगचा कलर थोडा ब्राऊन कलर मध्ये लायटिंग लागलेली आहेत एक रस्ता गेलेला आहे पिंक आ यल्लो कलर --